जसं की या फोटोमध्ये आपण बघू शकतो मला एक कार दिसत आहे त्याची काळा कलर ची चक्की दिसत आहे.

मला एक वरची भिंत दिसत आहे त्याच्यावर फॅन आहे पांढऱ्या कलरची लाईट दिसत आहे.

जसं की मी बघू शकतो इथे काही माणसं बसून आहे एक टेलिफोन दिसत आहे एक पेन दिसत आहे.

जस की मी बघू शकतो हा एक दिवसाचा फोटो आहे मला ऊन दिसत आहे एक सावली दिसत आहे.

मला वायर दिसत आहे त्या वायर चा कलर निळा आहे पिवळा आहे लाल आहे.

हार दिसत आहे देवाचा फोटो दिसत आहे.

एक माणूस दिसत आहे मला खूप सारे पंखे दिसत आहे काळ्या कलरची वर टीन दिसत आहे.

जसं की मी बघू शकतोय एक मला एक बिल्डिंग दिसत आहे त्या बिल्डिंग चं काम चालू आहे दोन व्यक्ती दिसत आहे.